बँक आपल्या आमच्या गावामध्ये खूप मोठी बँक आहे.

गौतम बुद्ध गौतम बुद्ध यांचे यांच्या गावामध्ये खूप मोठे मंदिर आहे.

आमची शा आमच्या शाळेमध्ये बारामती या ठिकाणी गेली होती.

अ तिथे हनुमान जयंतीला खूप मोठ्या प्रमाणात अ म यात्रा भरली जाते.

इमारती अ तीस तीस चाळीस पन्नास मजली अशा असत्यात.

फूल बाजारात विविध प्रकारची अ फुले असतात.

जी जी फुले आपल्याला माहिती नसतात त्याही प्रकारची फुले असतात.

मी त्या आम्ही दोन वेळा तिथे पाहायला गेली होती अ क्रि खूप मोठे मैदान आणि खो अशे हिरवेगार मैदान आहे.

आन धबधब्याचे पानी खू खूप स्वच्छ व खूप स्वच्छ असते.

आ धबाधबा धबधब्यामध्ये खूप जण अशे फोटो काढायला येतात.

आन जे आपल्याला माहिती नसतात ते सुद्धा पक्षी खूप मोठ्या प्रमाणात आढळतात.

मला पोपट हा पक्षी खूप आवडतो.

आ प्राचीन कालीन मंदिर हे पर्यटनासाठी खूप मोठे प्रसिद्ध झालेले आहे.

महाविद्यालयात खूप मोठी बाग आहे खेळायचे मैदान सुद्धा खूप मोठे आहे.

आ म ते कोण कोणत्या वेळेवरती कोणते वाहन उपलब्ध होईल हे तिथे सांगितले जाते.

त्याच्यामुळे खूप अशे रेल्वे रो रेल्वे रोड धोकादायक असा ठरतो.

अ फॅशन अ फॅ विशिष्ट युगाची फॅशन हि परिभाषित करण्याचे क्षेत्र आहे ते--

अ निसर्ग अ निसर्ग निसर्ग हा खूप छान आहे.

आणि निसर्गात नदी पक्षी फुले स अ अश्या अनेक प्रकारचे अ सगळ्या प्रकारचे यांचा समावेश असतो.

दागिन्यांचे दुकान दागिन्यांच्या दुकानामध्ये अ विविध प्रकारचे दागिने आढळतात.

अ पेट्रोल पेट्रोल पेट्रोल चे खूप स महत्व दिले जाते काही कारण की आजकालची लोक सायकल चा वापर करतच नाही.

अ शेतात शेतात आम्ही ऊस विविध प्रकारचे झाडे हे पिकवतो.

येथे खूप खूप सारे लोकांच नुकसान झालं.